सिंधुदुर्ग-सिंधदुर्ग रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन च बोर्ड दिसत आहे त्यावरती सिंधुदुर्ग मराठी मध्ये आणि इंग्लिश मध्ये दोन भाषा मध्ये नाव लिहलेल आहे.

शॉप आहे. शॉपमध्ये लाल कलरचा स्टूल ठेवलेल्या आहेत. पिवळ्या कलरची छोटीशी चेयर ठेवलेली आहे. लहान मुलांच्या व वस्तु इथे भेटता आहेत.